मोठ एक झाड आहे व मोकळं मैदान आहे त्या मैदानावर दगडी कचरा पडलेला--

चित्रा मध्ये एक शाळा आहे या शाळेच्या आ खूप मोठी बिल्डिंग आहे बिल्डिंग वरती आ पाण्याच्या टाक्या आहेत.

अह पिंजरे ठेवलेले आहेत धान्य आहे त्यांना खाण्यासाठी अ काठे आहे काठी बॉक्सेस आहेत.

हा कार्डशीट पर वस्तु बनवताना दिसत आहेत अ कैची आहे फेविकॉल आहे.

काही महिलांनी हातामध्ये अ मेणबत्ती धरलेले आहे. मानस आहे. गेट आहे. परदे लावलेले आहेत.

या चित्रामध्ये एक मोठं सलून आहे सलून मध्ये खुर्च्या आहे खुर्च्यांवरती दोन माणसं बसलेले आहे दोन--